टक्स टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की परिच्छेद टाइप करने
शब्दांची यादी बनविणे
टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू
येथे आपण उबुंटू लिनक्स 1110 वर टक्स टायपिंग 180 वापरणार आहोत
चला टक्स टायपिंग उघडूया
दश होम वर क्लिक करा
सर्च बॉक्स मध्ये टक्स टायपिंग टाइप करा
टक्स टायपिंग आयकॉन वर क्लिक करा मुख्य मेन्यू मध्ये ऑप्शन वर क्लिक करा
ऑप्शन मेन्यु दिसेल चला परिच्छेद टायपिंग चा सराव करू
फ्रेज टायपिंग वर क्लिक करा
चला टीचर्स लाईन मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू
ते वाक्य आहे The क्विक ब्राउन फॉक्स जंप्स ओव्हर ठे लॅझी डॉग
आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे की नाही
Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल
आपण वाक्य टाईप करणे शिकलो
तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता
अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा
ऑप्शन मेन्यु दिसेल
आता आपण नवीन शब्द आणि वाक्य एड करण्यास शिकू
एडिट वर्ड लिस्ट्स वर क्लिक करा
ठे वर्ड लिस्ट एडिटर विंडो दिसेल
नवीन शब्द एन्टर करुया का
इन ठे वर्ड लिस्ट एडिटर विंडो मध्ये न्यू वर क्लिक करा
ठे क्रिएट आ न्यू वर्डलिस्ट विंडो दिसेल
इन ठे क्रिएट आ न्यू वर्डलिस्ट विंडो मध्ये लर्न टीओ टाइप टाईप करा ओक वर क्लिक करा
ठे वर्ड लिस्ट एडिटर विंडो दिसेल
आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य रिमूव्ह बटन वर किल्क करून काढू शकता
शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी डोन वर क्लिक करा आणि इंटरनल मेन्यु मध्ये पुन्हा जा
ऑप्शन मेन्यु दिसेल
इंटरनल मेन्यु मधील सेटअप लँग्वेज ऑप्शन वर क्लिक करून भाषा निवडू शकता
टक्स टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील
सध्या Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही
चला खेळ खेळू
मेन मेनू वर क्लिक करा
फिश कॅस्केड बटनावर क्लिक करा
गेम मेन्यु दिसेल
खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू Instruction वर क्लिक करा
खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा
चालू ठेवण्यासाठी स्पेस बार दाबा
टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा Easy वर क्लिक करा
विंडो समाविष्ट वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील
वेगवेगळया Optionsचे नाव कलर fruits plants इ Colors वर क्लिक करा
आकाशातून मासे खाली येताना दिसतील
प्रत्येक मास्यावर अक्षर आहे
जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही
मासे खाली पडताच पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल
आता खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू
काय झाले
पांढरे अक्षरे अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात
तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता
गेम्स menuएलटीपॉजेग्ट मध्ये पुन्हा जाण्यासाठी एस्केप बटन दोन वेळा दाबा
तुमच्यासाठी असाइनमेंट आहे
अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा
हा पाठ येथे सपंत आहे
या टयूटोरीयल मध्ये आपण परिच्छेद टाईप शब्द तयार केले आणि खेळ खेळलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgWhat is a Spoken Tutorial ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद